समोर ब्रिज दिसत आहे रिक्षा दिसत आहे बोर्ड दिसत आहेत.

समोर खूप सारे टेबल दिसत आहेत खुडच्या दिसत आहेत.

समोर चेअर दिसत आहे बसायची चेअर दिसत आहे.

पडदे पिंक कलरचा आहे यल्लो कलरचा आहे.

समोर काही व्यक्ति दिसत आहे टेबल दिसत आहे खुर्ची दिसत आहे फोटोफ्रेम दिसत आहे फुगे लावलेले दिसत आहे.